काय नाही इकडे लक्ष्मी जरासं काम करते लिखाणाचं.

तुला एक विचारायचं होतं गं उद्या आमच्या इकडे एक कार्यक्रम आहे म्हंटलं काय करू मग पकवानाचं

अ गोड म्हणजे काय आता अ गुळामध्ये पुरणपोळ्या आहेत. मोदक आहेत. अ त्याच्या नंतर हे काय म्हणतात त्याला खांडवी आहे.

अच्छा सांगते ना त्यात काय एवढं नाही आहे एवढं. हं थांब मी लिहून घेते जरा एक मिनिट. हां सांग मला

आता खांडवी साठी मी एका म्हणजे वाटीचं प्रमाण सांगते

अ तांदळाची थोडक्यात आपण म्हणतो ना.

अ दोन कप त्याच्यानंतर पाणी

हां नाही सांगते ना आधी पहिलं साहित्य तर सांगते.

आलं, मीठ आणि तूप

त्यात ही म्हणजे कणी काय करायची? त्याच्यासाठी भाजायची

गं म्हणजे गरम पाण्यात ठेवायचं कणी म्हणजे भाजायची

हं भाजून ठेवायची त्याच्यानंतर गरम पाण्यात जेवढं गूळ आहे ना तेवढं गूळ घालायचं आणि थोडं गूळ चांगला वितळला मिश्रण झालं

म्हणजे पाणी पूर्ण गॉड व्हायला लावू ना याच्यामध्ये घातलेलं.

त्याच्यामध्ये गूळ भरायचा आणि पूर्ण आटवत बसायचं आणि थोडंसं थोडंसं झालं सुकं वाटतंय. की मग ताटावरती ओतायचं.

आणि त्याच्यावरती नारळ घालायचा. थापायचं का ते? हं हं नारळ घालून त्याच्यावरती केळीचं पान घ्यायचं केळं माहिती आहे ना

आता ते पान घ्यायचं ते कापायचं आणि वरती त्या पानाला थोडं तूप लावायचं.

ते मग थापायचं चांगलं मग काय म्हणतात ना.

अ थोडंसं गार झालं की

हां म्हणजे जास्त जाड नाही थापायचं बेताचं जाड.

जरा जाड थापायचं बेताचं असुदे थाप अति म्हणजे जाड नाही.

म्हणजे आपोआप पाण्यात

आणि तुला आता काय नाही ते आता आपल्या घरात काही असलं की आपण गोडच करतो ना हां पण जास्त करून साखरेचं नको वाटतं गुळाचं माणूस खातं

साखरेचं का नको? याच कारण साखर खरंतर जास्त असं गोड खाऊ नये.

कसं जास्त साखर खाल्ली तर मधुमेह होतं त्याच्यानंतर स्थूलता येते.

अ जास्त स्थूल झालं की हृदयासंबंधी रोग वाढतात

गुळाचं कसं चांगलं म्हणजे गूळ कस आपल्या शरीराची नाहीये आणि कारण होणारी नाही

आता गूळ हा कसा शरीरासाठी उत्तम आहे.

गुळामुळे बद्धकोष्ठता या रोगावरती मात करता येते.

अ तसं म्हणजे कसं साखरेचं कसं साखरेमुळे काय होतं माहिती ये रक्तातील साखर पण वाढते.

त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि गुळामध्ये कसं थोडंसं कॅल्शिअम पण असतं त्याच्यामुळे गूळ तसं गूळ खाल्लेलं चांगलं आहे म्हणजे.

आणि दुसरी गोष्ट गोड खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था असते की नाही

आता जेवल्यानांतर थोडंसं काहीतरी गोड एखादी वडी म्हणा म्हणा

आणि त्याच्यानंतर आता ऍक्च्युली खरंतर गोड़ापेक्षा तिखट मला आवडतं. अ तिखटामूळे काय होतं प्रतिकारशक्ती आपली वाढते.

बरोबर आणि इथे थंडीचे दिवस पण आहेत. नाही म्हंटलं तरी. हुं हुं

हं लवंग किंवा दालचिनी म्हणा हे तिखट खाल्लं शरीरात काय म्हणतात ना संरक्षण होतं.

हुं म्हणजे अति तिखट नाही खायचं तिखट खाल्लं तर पचायचं

मला दोन्ही आवडतं हुं हुं हां हां हां. हं मला जास्त म्हणजे तिखटच आवडतं पण अति नाही खात तिखट मी.

आणि गोड कसं म्हणजे ठीक ये जेवणाला बसल्यानांतर

खांडवी कर हं ओके